हे इथं हिरव्या हिरव्या दगडा लाल लाल कलर चे घर आहे. लाल दगडानी घर बनवलेल आहे. इथं लोखंडाची गॅलरी दिसतेय. पाईप दिसतोय. पाईप आणि वरती बिल्डिंगच्या वर छत आहे.

इथे कारचे चित्र आहे. कार पार्क केलेलीये. फॉर स्ट्रोक कार काउंटर म्हणून ही कार आहे आणि अं --

अ खंडारा सारखं गुफा आहे जणू आणि वाळलेली झाडं आहेत आजूबाजूला. दगडांनी ते बनलेला आहे. समोर गवत आहे वाळलेला गवत आणि हिरवी झाडं सुद्धा आहेत.